कोणत्या स्ट्रीम स्त्रीमलायेस तू? कॉमर्स कि सायन्स हा मी कॉमर्स फील्ड मध्ये तू कुठे? मी पण कॉमर्सच

मी थर्ड इयर ला बी कॉम ला तू? अच्छा मी पण सेमचे कोणता क्लास लावलास तू?

अच्छा मी ते लालबागला ते आपलं हर्ष ट्युटोरिअल ना तिथे लावले.

हा विराज म पुढं तू काय ठरवलेल बी कॉम नंतर. पुढे अशे भरपूर काही ऑपशन आहे करायचे

त्यामुळे मीमध्ये पण घुसू शकतो. असं एकदम ठरवलं नाही पुढं काय करायचं असं,

तू मूर्ती कशी बनवू शकतो पण असं म्हणजे,

मी शाळेपासून होतो कारण मी हि कला माझ्या लहाना पासुन जेव्हा मी शाळेत मध्ये असायचो तेव्हा, सगळे जास्त करून लोक मला मूर्तिकार म्हणून ओळखले जायचे. मी नवोदय केलं का म्हणजे त्या क्षेत्र मध्ये जास्त असं. मला वाटलं नाही कि संधी असेल कि नाही ते. म्हणून मी त्याला जास्त इम्पॉर्टन्स नाही दिल आता मी थोडं फार रिसर्च केली तेव्हा मला कळलं कि, या क्षेत्रा ला पण तेवढी किंमत आहे म्हणून मी ठरवलं कि मी नाही तर या क्षेत्रा मध्ये घुसेन तुझं काय चालूये. माझं तर सगळं तर ठीक चालूये पण तू जो विचार केलाय,

होहो नीट रिसर्च केला मी मी भरपूर माझ्या कि ज्या फिल्ड मध्ये त्या मित्रांनी विचारलं कि काय काय असू शकत याच्या मध्ये ते बोलले भरपूर स्कोप त्याच्यावरती,

तुझ्या तुझ्या मध्ये टॅलेंट असेल तर तू खूप खूप पुढे जाशील. अच्छा मी पुढे तू काय ठरवलयस कुठे म्हणजे प्रॅक्टिस करणार ? कि स्वतःच काय ओपन करणारेस कि कोणा म्हणजे कोणाच्या अंडर काम करणारे असं काही ठरवलयेस? पहिले मी असा आर्ट कॉलेज जॉईन करणार तिथं थोडं फार जे एक्स्पर्ट लोक त्यांच्याकडून शिकणार म्हणजे पुढे, चालू करू शकतो किंवा कोणाच्या हाताखाली काम करून आजून थोडं शिकू शकतो. आहे रेव्हिशन करण्या सारखं भरपूर तुझं काय? हा माझं तरी आत्ता सध्या तरी प्लॅनिंग कि आपले रिसल्ट जेव्हा येतील त्याचे रिसल्ट. त्या नुसार म मी परसेन्टेज वर डिसाइड करेल पुढं काय ते,

किंवा असं काही तरी बोललेलास तू. अच्छा गेमिंग फिल्ड गेमिंग फिल्ड मध्ये अ, म्हणजे खूप एकदम बोलतात ना लहानपणा पासून सगळं करावं लागत त्या साठी.

एक साथ तू जाऊ नाही शकत अशे तू एक एकटा नाही जाऊ शकत त्याच्यामध्ये तुला टीम पाहिजे. अ गेमिंग फिल्ड मध्ये जाण्यासाठी तुझ्या हातामध्ये तेवढा वेळ, तो डिव्हाइस चालू ठेवण्याचा तेवढी प्रॅक्टिस पाहिजे सगळं त्यालाखूप हे झालं म, गेमिंग फिल्ड सोडलीये मी आत्ता सध्या तरी. मी आता आलं बीकॉम च लास्ट इयर नंतर बघू आता पुढे,

आता शाळेच्या मित्रांबद्दल बोलशील तर एक दोन मित्र भेटतात आपले. बाकीचे तर कोण टच मध्ये तर नाहि तुझ्या काही ओळखी, तुझं कोण आहे ओळखीचं असं टच मध्ये माझ्याशी भेटत नाही काही काही जण आजूबाजूलाच राहतात,

अच्छा काय बोलतो कोण भेटत मग तुला असं मित्रांमधलं? तो सिद्धेश सिद्धू आजून तो अ कधी कधी भेटतात ते.

अच्छा काय करतात ती लोक तुला अशी म्हणजे भेटतात तेव्हा म्हणजे विचारल असशील तर तू, तुला माहित असेल तर सांग काय. तो यश माझा मित्र तो सायन्स मध्ये सिद्धू तो चित्रकला मध्ये चित्र अ, चित्रकला मध्ये घुसला आजून आजून आहेत बाकीचे चांगल्या फिल्ड मध्ये आहेत काय काय मित्रांनी,

अच्छा तुला माहितेय तो यश सोबत मी पण सायन्स मध्ये होतो सायन्स फिल्ड सोडली,

अरे अक्चुअली आता ते कस सांगू तुला ते सायन्स, मला अक्चुअली एनडीए मध्ये जायचं होत नॅशनल डिफेन्स मध्ये पण तुला माहितेय बॉडी फिसिकल सगळं माहितेय तुला.

हा म ते त्याच्यासाठी म असं मी कॉमर्स फिल्ड बोललो कि कॉमर्स फिल्ड मधून ग्रॅज्युएशन कंप्लेंट करतो फक्त. तू पुढेकरू शकतो कारण तुझं अभ्यास मध्ये भरपूर छान अस. तू ग्रॅ ग्रॅ ग्राफिन्ग अभ्यास मध्ये तुझं शिकवलेलं सरांनी पण लगेच कळत म तू असं मोठं प्रोफेशनल कोर्स का नाही करत. प्रोफेशनल कोर्स बद्दल विचार करण्यासाठी आपल्याला बारावी नंतरच अक्च्युली विचार करायला लागत त्याच्यासाठी.

सेटल होण्या साठी बोल किंवा पुढे तू पुढचा विचार करण्या साठी हातात टाइम कमी असतो मी ग्रॅज्युएशन नंतर, ऍक्च्युली कोणता तरी प्रोफेशनल कोर्सच बघायला पाहिजे पण आजून डिसाइड नाही म्हंटल्या वरती, लवकर करायला लागेल ना सेटल लवकर होयला लागत म,

ग्रॅज्युएशन कंप्लेंट करण्यामध्ये तुला थोड फार विचार करण्याचा वेळ मिळेल. कि ग्रॅज्युएशन नंतर पुढं कोणताही प्रोफेशनल कोर्स कर कोणत्या तुझ्या फिल्ड मध्ये.

तेव्हा मी याचा विचार केलेला, कि बीकॉम करतो. टाइम तरी भरपूर राइट तू म ते करू शकतो विचार करू शकतो. तसा मी पण विचार करूनच सायन्स सोडून म्हणजे कॉमर्स मध्ये आलो ग्रॅज्युएशन कंप्लेंट करायचा विचार आता.

मग तू आत्ता आता कुठेशी मुंबईलायेस कि गावियेस तू? आता मी सध्या कोकण मध्ये अरे कोकण, ची निसर्ग तू काय बोलशील मी आता सध्या तरी बीच वरच बसलोय.

बोललो तुला कॉल करू भरपूर दिवस तुझा कॉल नाही काही नाही. म बोल्लो तू कसायस काय करतोयस.

आता उद्या बघू मला चान्स भेटला तर मी नक्कीच जाईल उद्या.

म तुला मी व्हिडीओ कॉल वैगेरे पाहिजे तर करेल.

मी पण कोकणातला कोकणातलाचे पण मी जास्त कोकण फिरलो नाहीये. कारण मला कस शहराची सवय शहरात राहायची सवय, तर मी जास्त असं म्हणजे गावी नाही फिरलोय.

माझ्या गावी नाही जात माझ्या आत्याच्या गावी जातो मी.

आत्ताच्या गावाचं स लांजा

तिथे जास्त करून मुले जास्त म्हणजे मित्र जास्त त्या मुळे आम्ही.

आजूबाजूचं वातारण पण छाने बाजूलाच त्यामुळे कधी पण,

कधी पण गेलं मित्रांसोबत नदीमध्ये उडी मारली असं. अच्छा अरे पण तुला माहितेय लांजा पासून तू थोडं आतमध्ये जाशील तर तुला गणपतीपुळे लाइक, असेल शंभर दीडशे किलोमीटर असेल पण तुला,

नाही रे मी लहान असताना गेलेलो आता आठवत नाही मला, कधी ते एकदम जेव्हा मी शाळेमध्ये पाचवी सहावी ला होतो तेव्हा मी गेलेलो.

बाकी मी अच्छा आरे म आपण करू ना पुढच्या वर्षी, प्लॅन करू म सगळे आपले आपले शाळेचे मित्र,

हम्म चांगली गोष्टय कारण सगळे सगळी शाळेची मित्र आले तर आपण, थोडी आजून मज्जा करू शकतो आजून चांगली,

तेच ना म्हणजे अशे किती जण अशे टच मध्ये नाही आपल्या.

प्लॅन कुठे काय फिरायचं त्यावरती आपण बोलूया.

तर त्याच्या वरती सगळ्यांचे नंबर सेंड कर मी ग्रुप बनवतो, आपण बोलू त्याच्यावरती चर्चा करू विचार करू, आपण सगळं डिसाइड करूया पुढच्या वर्षी म आपण प्लॅन करूया.

थर्टी फर्स्ट आहे त्याचा प्लॅन आहे तो गोवाकिंवा असं कुठे तरी पार्टी ला,

बट गोवात गोवा किंवा अलिबाग चालूये पण आलिबाग कस आपण नेहमी येऊन जाऊन असतो म ते त्यासाठी मग,

अ तू पण येत असशील तर प्लॅन मध्ये ये. आम्ही चर पाच जणच आणि तू त्यातल्या दोघांना तर ओळखतॊस.

तर तू पण जॉईन होतोय तर ये मग आपण जाऊ मग. मी कधी गोवा बघितलंच नाही कस असत, अरे सेम यार गोवा मी पण कधी बघितलं नाही,

माहोल पण वाईब पण होईल तिथे म्हणून बोललो कि थर्टी फर्स्ट डिसाइड करूया मग. अच्छा अच्छा ठीके मग तिथले अ, जागा ठरवली का कुठल्या कुठल्या हॉटेल मध्ये राहणार तुम्ही किंवा काय,

आणि चार दिवस तीन रात्र. सगळं; डिसाईडेड आहे तू आता जॉईन होतोय तर येऊ शकतो.

हितून आपण जाताना सीएसटी वरून ट्रेन पकडणार सीएसटी वरून सकाळची ट्रेन आपली पाच वाजता ची अ,

पहिल्या दिसशी तरी आपण बीच बघणारे सगळे, म्हणजे आजू बाजूला जे जवळपास असतील ते बीच बघूया,

रात्री थोडं असं म्हणजे क्लबिंग वैगेरे करू शकतो. परत दुसऱ्या दिवशी आपण तिकडे,

स्ट्रेट आपण स्ट्रेट फोटोग्राफी करायची आपल्याला परत तिकडे, परत आपल्याला खायचं पेयच पणे तिथे,

तू पण जॉईन होत असशील तर तु येऊ शकतो आणि खर्च जास्त वैगरे आपण करत नाय. सहा हजार मध्ये चार दिवसाच सगळ होईल आपल.

गोवा बीच वरती

अच्छा म्हणजे तुझ स्वप्न जे असेल काही खेळायचं असेल पण आपण व्हॉलीबॉल खेळू शकतो गोवा बीचवर.

मी अस ऐकलेल कि तुला फॉरेनरशी बोलायला आवडत त्यांच्याशी कॉन्व्हरशेन आवडत तू म्हणजे, बीचवर तिथे जास्त करून तरी असतात तर तू येऊ शकतोस. भरपूर काही मित्र बनु शकतात आपले तिथे अनोळखी किंवा विदेशी मित्र पण, काही

संस्कृती पण ओळखता येते आपल्याला एक तस पण असू शकते. हो तिथे जास्त करून तरी आपण, ते अ म्हणजे ती माणस अशी असतात ना, कि वेस्टर्न कल्चर मध्ये सगळे फ्री माईंडेड असतात तुला पण माहितीये ना तर म्हणजे, तू बोलू शकतोस तिथे येऊन त्यांच्याशी सगळ्यांशी बोलू शकतोस, ते अशे एकत्र येतात एकमेकांशी बोलतात. तू आणि तुला ते सगळं आवडत असं मी ऐकलेलं. तर तू आमच्या सोबत जाऊन येशील तर आम्हला पण खूप चांगल वाटेल. अच्छा अच्छा ठीके म ठीके मी येतो मग तुमच्या सोबत.

अरे हे बघ सगळं प्लॅन फिक्स आपला ट्वेन्टी सेवन ला आपण इथून सकाळी निघणारे. आणि अ दोन तारखेला आपण रात्रीच्या गाडीने इथं रिटर्न येणारे. म्हणजे रात्री आता समज दुपारी तीन वाजताची तिकडून ट्रेन आपल्याला इथे ती दहा वाजेपरीयंत पोहोचेल. तर एवढा सगळं प्लॅन तर फुल्ल डिसाइड कारण कि तुला पण माहितेय थर्टी फर्स्ट आहे म्हंटल्या वरती अशे तिकिट्स लॉस आपल्याला कमी भेटतात.

ते प्लेन चा आजून खर्च वाढायला होता मग त्यासाठी मग ट्रेन बुकिंग आपल्याला लवकर करायचीये तर तू येत असशील तर

तुझ्याकडे माझा नंबर तर आहे तर म तू जी-पेय करू शकतोस किंवा नाहीतर आपण भेटू कधी तरी आता मी कोकण वरून रिटर्न आलो कि आपण भेटू अन तू मला पैशे देऊ शकतो किंवा तिकीट काढायला आपण एकत्रच जावुया.

जे खर्च असेल जे ट्रेन चे तिकीट काढून बाकीचे होतील जो

अजून मला ते आठवलं,

अरे हॉटेल मॅनेजमेंट मी तुला बोललो ना आत्ताच कि लाइक अ कॉमर्स फिल्ड चुस केली आता मग त्याच्या मध्ये तू, हॉटेल मॅनेजमेंट पण करणार बट हॉटेल मॅनेजमेंटला इतका स्कोप नाही असं ऐकलं मग, मग मी बोललो कि कॉमर्स मधून ऍटलीस ग्रॅजुएशन तरी ठेवतो.

हॉटेल मॅनेजमेंट पेक्षा चांगलं या साइडला भरपूर स्कोपे तुझ्या वरती तू किती मेहेनत घेतोयस ते. आणि एकदा मेहनत घेतलीस तिथं चांगलं मन लावून तिथे काम केलस, तिथे तुला भरपूर स्कोप भेटेल. हो मी पण ऐकलेलं हॉटेल मॅनेजमेंट कॅनडा साइड वैगेरे तिथे असं खूप स्कोपे तिथं बट,

शिक्षण पूर्ण झल्या वरतेव्हा तू

हो यार आत्ता तरी सध्या तरी गोव्याचा प्लॅन चालू तू येतोयस माझ्या सोबत अजून पण मी विचारत होतो तू बोलला तुझ्या टच मध्ये सितेशये सिद्धूये यशे त्यांना पण तू विचार जर ते जॉईन होत असतील तर एकदम चांगली गोष्ट आपला खर्च पण कमी होईल बरोबर ना. म त्यांना पण जॉईन होतात का विचार तू

अरे आपली कॉलेजची एक्साम आत्ता सध्या तरी आता म्हणून, सेम सिक्स झाल्या नंतर मी लगेच बोललो कोकण जरा फिरून येऊया थोडं माईंड रेफ्रेशमेंट साठी,

क्लास वैगेरे पण आपले चालू होतायत डिसेंबर पासून चालू होतील तुझे क्लास वैगेरे कधी चालू होतायत?

कालच काय तरी सिव्हिल शीट्स च

त्यांनी अ

मी पुस्तक म्हणजे पुस्तक घेतलेली सेम सिक्स ची त्याच्यामध्ये मी असं म्हणजे पहिला चॅप्टर बघितलेला मॅजिकल कॉस्टिंग असं होत काय तरी त्याच्या मध्ये फॉर्मुलेत ना भरपूर? हो फॉर्मुलेत ते आम्हला अजून शिकवायचं बाकी आम्हला अजून काय तरी अ नऊ पॉईंट फॉर्मुले शिकवले यातले आहेत बाकीचे म्हणजे. अच्छा अरे मी ऐकलेलं कि राज क्लास असा म्हणजे भरपूर चांगला क्लासे, असं राज सरपनेत ते पण सीए शिकवतात म्हणजे सीएत ते स्वतः. आणि ते पण स्वतःचा क्लास पणे. प्रोप्रायटर म्हणजे त्यांचा बिसनेसे असं म्हणजे चांगला क्लास लावलाय तू तरी हो त्यामुळेकारण दुसरीकडे जायला तेव्हा, तिथं काय सवय असती टीचर येति मी नाही भेटणार, राज सर कशी सवय मला अकरावी पासून त्यामुळं मी म्हणून मी,

अच्छा अरे मी व तुझ्या सोबत राज क्लास लावणार होतो बट मला हॅश टिटोरिअल कस जरा जे जवळ पडत थोडं लालबाग साइड जवळ पडते मग बोललो कि तोच क्लास लावतो. तुला कुठं अस बर पडत तिथे लाव. हा तस हा क्लास पण चांगला असं शिकवतात ते म्हणजे चांगलंच शिकवतात इथे पण. हा आता राज क्लास चे सर कस शिकवतात ते माहिती नाही पण,

सिएनए चे पण कॉर्से ते तू करू शकतो कारण तू

हा म्हणजे सीएमए करायचं म्हणजे सीएमए मध्ये मी ऐकलं कि, पहिल्या दोन इंटर इंटेरिकम असतात त्या नंतर फायनल एक्साम्स पण असतात. अ त्याच तुला माहितेय असं पॅटर्न कसंय सीएमए एक्साम च पहिला फौंडेशन असतो सेकेंड इंटरमीजिएट असत लास्ट ला फायनल असत

फौंडेशन कोर्से तो तर बारावीच्या मुलांना असेल ना? कधी पण करू शकतोस असं नाहीये कि बारावी नंतर पण करू शकतो

म्हणून बोलतो कि

सूट भेटेल कि तू फाउंडेशन नाही करू शकत ते तुझे

अ सीएमए मध्ये आता तू जस बोललास कि ग्रॅज्युएशन नंतर करू शकतो वाढेल बट तुला माहितेय कि म्हणजे एक्साम्स किती मार्क्स च्या असतात त्या?

काय असत ते. अच्छा पण तू आता बोललास कि तुला सीएमए करायचंय ना,

एनसीसीए

चौदा विषयेत तर त्याच्यामध्ये पण एक सुटे,